अच्छा मंग काय होते म्हणजे असा ball फेकला की त्यांना काय होते मग

अच्छा मंग तर देते समजा हा हा हा म्हणजे मग तो सरळ बोलतं नाही पडते.

अं आपल्याला तेवढं अवघड जातं नं की बा किती तर होऊ शकते, काय होऊ शकते, समजायले अन fast असला तर त्याचे speed खूप fast असते समजा काही काहीची आता तर अं समजा आता तर yorker खूप जमतात त्याले yorker म्हणजे आपल्या पायाजवळ पडते ball अच्छा म्हणजे direct होतो टप्पा जो पडतो direct पायात पडतो समजा.

yorker म्हणजे yorker म्हणजे पायात फेकणारा ball म्हणजे yorker

मलिंगा मलिंग हा तोच ना तो अं श्रीलंकेचा तो श्रीलंकेचा हा हा, श्रीलंकेचा तो MI मध्ये होता मुंबई इंडियन्समध्ये

IPL मध्ये हा international खूप matches जिकून दिल्या त्यानं

हा तेच तर म्हंटलं कारण की तो लय झाला असेल ना आता, तो पहिले होता पहिले जेव्हा अं national ला तेव्हा दिसत होता मलिंगा हा forty seven years चा i think झाला तो. बापरे! forty seven years म्हणजे MS धोनीपेक्षा खूप मोठा आहे तो.

हा मस्त bowler होता तो हा हा हा मलिंगा, हा माहितीये मला आणखी, आणखी कोण आहे तो एक आणखी दूसरा ना कोण तरी श्रीलंकेचा

हा सूर्य वर्धन जे आहे म मला नाही माहिती त्याबद्दल तो संघ कारा होता यात हा संघ कारा

जय वर्धन आहे श्रीलंकेचा तो ही मुंबई इंडियन्समध्ये कसा जय वर्धन आहे मग तो मुंबई इंडियन्सने ला caaptain होता काय नाही रे मुम हा पहिले होता तो ज्यावेळेस मुंबईमध्ये होता त्यावेळेस अच्छा म्हणजे रोहित शर्माच्या अगोदर हा सचिन तेंडुलकर होता त्यावेळेस retired व्हायच्या अगोदर अच्छा अच्छा सचिन पहिले ह्याच्यात ना मुंबई इंडियन्स मध्ये

त्याची स्वतःची team आहे ना त्या मध्ये मुंबई इंडियन्स नाही नाही अंबानीची आहे रे

हा अंबानीची आहे मुंबई इंडियन्स. शाहरुख खानची कोलकत्ता आहे, प्रीती झिंटाची पंजाब आहे. शाहरुख खानची कोलकत्ता म्हणजे त्याच्या स्वतःच्या मालकीची team आहे का ते? हा मालकीची team आहे, म्हणजे काही share असतात, समजा दुसऱ्याचे बी

असं म्हणु शकतो, आपण त्याचे सगळ्यात सर्वात जास्त शाहरुख खानचेच असतात. अच्छा मग याला पैसा कसा भेटते मला समजतं नाही, पैशे कसे कमवतात हे team वाले

म्हणजे सट्टा म्हणजे मले समजलंच नाही म्हणजे आपण समजा वैगरे टाकून समजा म्हटलं आपण एक team set केली आहे, पैसे लावले शंभर रुपये त मग आपल्याला कोण देणार tele telephone देणार पैसे हे dream eleven वाले समजा, आता dream eleven जर आपणनं जर सत्तर रुपये एकाने पसत्तीस रुपये लावले समजा

तर त्यात जो winner झाला, तिघं जण असतात खेळणारे

जो winner झाला, त्याला भेटतात नव्वद रुपये आणि पंधरा रुपये dream eleven घेते अच्छा. हा तर असे crores ने असतात समजा एका team व कम से कम सात ते नऊ crores लोकं लावत असतात पैसे

हा तर त्याचे खूप सारे पैसे होतात त्याच्यामुळे ते आपल्याला काही घेणं देणं जाऊदे ते आपल्याला काही घेणं देणं नाही त्या सट्टयाचं आपण आपलं cricket चं पहा cricket तरी cricket बद्दल सांग मग अजून काहीतरी माहिती असेल तर हवा IPL चालू आहे आता सर्वात पुढे राजस्थान आहे. हाव काय IPL मध्ये किती team आहे total total किती team आहे IPL मध्ये अं total दहा team दहा teams कोण कोणत्या हा राजस्थान, मी सांगतो थांब, हे पहा, राजस्थान आहे राजस्थान रॉयल, पंजाब, पंजाब किंग एलेवेन, कोलकत्ता, कोलकत्ता नाईट रायडर्स, अजून चेन्नई चेन्नई सुपर किंग, मुंबई इंडियन्स, अं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर अजून सनरईसेस हैदराबाद अजून कोणची राहिली आता अं लखनऊ लखनऊची कोणची आहे लखनऊची कोणची आहे Hello

लखनऊची कोणची team आहे, लखनऊच्या team चं नाव काय

Hello बोलना Hello हा बोलना Hello

हा बोलणं भाऊ चालू आहे ना call लखनऊची team कोणची आहे म्हटलं लखनऊची हे हे हाय नं लखनऊचीचं आहे LCG काय LCG म्हणजे full form काय आहे तिचा अं लखनऊ गईंनटस का काहीतरी तिच्यात हा आहे KL राहुल captain CaptainKL राहुल

अजून कोणची team आहे म अजून गुजरातचा आहे

अहमदाबादची नाही team आता

गुजरात गईंनटस गुजरात जय हिंद

हा गुजरात गईंनटस

हार्दिक पांड्या captain हार्दिक पांड्या आहे का captain त्याचा अच्छा म्हणून आता हे सगळं अं आता आपल्या जी इंडिया team इंडिया इंडियाची जी team आहे, त्यातले सर्व player अलग अलग करून म्हणजे अलग अलग प्रत्येक team मध्ये आहेत काय हा प्रत्येक team मध्ये अलग अलग आहे म्हणजे सर्व हे player कसे काय IPL मध्ये अं दुसरे player राहायला पाहिजे ना की दुसरे आता team इंडियाचे player आहे ते team इंडियामध्येच खेळले पाहिजे फक्त इथे IPL मध्ये कशाला येतात ते अं IPL मध्ये auction ते

auction म्हणजे निलामी समजा दुसऱ्या देशातले player आपल्या देशात बोलवतात.

आणि त्याच्यावर सट्टा लावतात समजा पैसे मग ते member होतात

त्या team ला येतं आणि त्याच्यावर बोली लावतात समजा

हम्म आता अं त्या सॅम करन ह्याला आहे ना सॅम करन कोणची team चा हयो

पंजाबमध्ये तो team इंडियामध्ये आहे का नाही team इंडियामध्ये नाही तो अच्छा. किती किती रुपयात गेलता तो त्याले साडे पंधरा crores मध्ये हाव का सगळ्या top मध्ये कोण गेलं, सगळ्यात top चा player कोण आहे अं सगळ्यात top चा बेन स्ट्रोक

अन किती रुपयाले गेला तो तो साडे सतरा crores कोणच्या team नं घेतला त्याले CSK चेन्नई सुपर किंग बाप्पारे! मग बंबईसाठी चेन्नई सुपर किंग वाले लोक हा हा अन हा कॅमरॉन ग्रीन गेला अन मुंबई इंडियन्स नं

कोणत्या देशाचा आहे रे भाऊ हा

अं मुंबई इंडियन्स चे किती रुपये आहेत हा गेला सतरा crores मधी सतरा point पाच crores मधी हो काय बाप्पारे! ह हाव मुंबई इंडियन्स वाले अंबानी team अंबानी हाव cup मुंबई इंडियन्स ने पाच cup जिकले चेन्नई ने चार जिकले अच्छा. तुला कोणची team आवडते, मग तु कोणती team ला support करतो.

तुला कोणची team आवडते. Hello

हा हा तुला कोणती team आवडते, तु कोणची team चा fan आहे. hello Hello तुला कोणच्या team team आवडते, तु कोणत्या team चा fan आहे. अं मी मुंबई indians चा हाव काय हा दहा वर्ष झाले support करू राहिलो मुंबई इंडियन्स ले दहा वर्ष झाले का, म्हणजे जेव्हा तुले cricket समजतं नव्हती IPLIPL ची अरे हा जेव्हा पासून तुले समजतं नाही तेव्हा पासून support करू राहिला, आहे ना hello

दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले match चालू आहे, दहा वर्ष झाले मी इथे आलो मुंबईत, त्याच्या आधी मध्ये एवढं काही समजतं पण नव्हतं.

मी पाहत होतो cricket मंग समजतं नव्हतं एवढं हाव काय तुले नाही आवडतं काय, बरं मले तर नाही आवडतं म्हणजे अजून time च नाही भेटला भो पहायले, एवढं काही पाहिलं नाही, आपल्याला खेळायला सांग खेळायला तर येऊ कधी कधी आपण एखाद बार

येना इकडे चालते आला तर आपण खेळायला जात जाऊ मग हाव bat ball घेतलं की धकले, अकरा खेळाडु मजा येते थोडी ground बी मोठा समजा अं हा तो माहिती का आमच्या आमच्या colony त आमच्या शाळेत एक मास्तर होता तो माहिती काय म्हणे cricket ले cricket चे नाव काय घेतं होता माहितआहे का तो म्हणे तीन लाकरं अन अकरा माकडं अरे बापरे बाप! मास्तर रिकाम खेळतात म्हणे हे रिकामे त्याशिवाय काही कामं तर करा म्हणे हा चाल मंग बा चाल मग मधी मधी तरी हा हा चालतयं चालतयं. ठीक आहे मंग ठेव phone हा हाव ठीक आहे, ठीक आहे. Hello

ठेवणार का पटकन.

नाही सगळं ठीक आहे काय म्हणते आपला साई बाबाच ते शिर्डी शिर्डी शिर्डी शिर्डी शिर्डी सेगाव

ते तर म्हणजे महाराष्टचे हे असे असे राज्य म्हणजे जिथे आहे म्हणजे जिथे आणखी अनेक विस्मय विस्मयकारक आणी विचित्र घटना पण घडतात

आणि महाराष्टचे इतिहासा वर नजर नजर नजर नजर टाकल्या वर म्हणजे या या राज्याचे इतिहास किती मोठ आणि विशाल आहे म्हणजे हे पण माहीत आहे.

याच याच कारणास्तव या या राज्यात म्हणजे एक महान राज्य राज्य देखील म्हटले आहे.

हा आणि याच राज्यात इतिहासात इतर राज्यान पेक्षा खूप वेगडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज्यंसारखे थोर लोक याच याच राज्यात होते.

त्याच्या वर म्हटले होते आणि अजून आतमध्ये एक या क्षेत्रातचा इतिहास खूप मोठा आणि गौरव गौरवशाली पण आहे. हो गौरवशाली पण खूप आहेत पण इथे पण खूप आहे आणि हम्म त्यात साई बाबाची तर म्हणजे बोत चर्चा पण आहे म्हणजे त्यांच्या वर टीव्ही सीरिअल बोत काही निगल्या हो हो खूप सारे सीरिअल निगल्या अं ते आणि ते संत संत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या सारखे महान संते या म्हणजे या याच राज्यातू आले होते. मराठी मध्ये या या मराठी मध्ये त्यांना हरीभाऊ घोसाई पण म्हणत होते अह कुशाल चांदिल पण म्हणत होते हा आराधी घोसई

ते विठ ते बोत सांभाळून ठेवत होते